अ भरपुर साऱ्या शर्यती असतात.

आपण बोटींग करताना आपण वेगवेगळी इथे माणसे आहेत.

अ इ ही माणसे आहेत.

अ वेगवेगळ्या प्रकारची साधने आहेत.

खुप मोठ खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि सुंदर अशी सजावट या हाॅल मध्ये --

हा एक पॅट्रोल पंप आहे आणि या पॅट्रोल पंपा मध्ये वेगवेगळ्या --

हे एक मच्छी चे--